आणि इथे झाडं झुडपे वगैरे पण खूप आहेत.

हे पण एक पेट्रोल पंप आहे जिथे लोकं पेट्रोल भरून जाताना किंवा पेट्रोल भरण्यासाठी येताना पण खूप दिसत आहेत.